अकाउंट ओपन करायला काय काय डॉक्युमेंट्स लागतील मला.

नॉर्मली आपण जे सिंगल साठी म्हणजे कंपनीसाठी जे पण असतात बिजनेस वगैरे त्याचसाठी आपण करंट अकाउंट ओपन करत असतो.

ओपन करत असतात आणि जे नॉर्मल सिंगल पर्सन साठी किंवा आपल्यला सेविंग साठी तर स्विंग अकाउंट ओपन करू शकतात. त्यासाठी नॉर्मली आधार कार्ड प्यान कार्ड दोन्ही याच्यासाठी समे चा डॉक्युमेंट लागतात ना.

बरोबर बरोबर आणि जे सेविंग अकाउंट असतं त्याच्या नॉर्मल डॉक्युमेंट्स लागतात आधार कार्ड स्वतःचं पॅन कार्ड आणि दोन फोटोज. आणि आपलं जर रहिवासी मागतात ते. रहिवासी दाखला मागतात ते. ते तुम्ही त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे आपलं म्हणजे आपलं महावितरण बिल असतं तर ते आपण दाखवू शकतो. आणखी काय इन्फॉर्मेशन देऊ शकाल बँकिंग च्या बाबतीत. बँकिंग विषयी तुम्हाला काय पाहिजेत तुम्ही सांगा ना जसा नेट बँकिंग असतं त्याच्यामध्ये.

नेट बँकिंग मध्ये आपलं एक आपल्याला पासवर्ड आयडी बनतो आपलं. कशा मध्ये नेट बँकिंग मध्ये काय. ज्याला आपण ओंलीने बँकिंग म्हणत असतो जयला आपण ओंलीने बँकिंग म्हणत असतो जे पण बँक आहेत त्याचं बँक त्याचा आपलं पासवर्ड आयडी क्रिएट

हो हो म्हणून कोणाला सांगायचं नसतं ज्याप्रमाणे आपल्याला गुपित ठेवता येईल त्याप्रमाणे आपल्याला ठेवावं लागतं. आणि केवायसी काय असते. केवायसी म्हणजे आपलं जे डॉक्युमेंट असतं जसा आधार कार्ड पॅन कार्ड तर ते व्हेरिफाय होतात की ते करेक्ट आहे की खरे आहे की तुम्ही म्हणजे तुम्ही अकाउंट ओपन केलं पण तुमचं पण तुमचा आधार कार्ड खरा आहे की तू स्वतःच दिलं का. तर ते व्हेरिफाय होतो आपले फोटोज वगैरे मोबाईल नंबर ओटीपी वगैरे येतात त्याच्यावर. मला पैसे काढायचे आणि टाकायचे त्याविषयी सांग ना थोडंफार. मला त्याच्या बाबतीत जास्त काही माहिती नाही मला फक्त ऑफलाइन बाबतीत माहिती आहे. कसे टाकतात पैसे काही स्लिप काही स्लिप वगैरे भरावे लागते का त्याच्यासाठी.

अच्छा बँक मध्ये जाऊन अच्छा आणि ऑनलाईन जर ट्रान्सफर करायचे आहे तर .

बँकिंगच्या पण असतात ना त्या. यूपीआई नि वगैरे पेमेंट करू शकतो आपण. अच्छा अच्छा व्यवस्थित आहे का यू पी इ नि पेमेंट केलेलं

यू पी आई नि पेमेंट केलेले व्यवस्थित राहतात का म्हटलं? म्हणजे

व्याज वगैरे कसा मिळतात आपल्यला कश्या परसेन्ट नि मिळतात. ते तुम्ही सांगू शकाल काय जर तुम्हला महती असेल तर.

दर महिन्याचा त्याचं एक मंथली इन्स्टॉलमेंट असतं.

मग आपल्याला ते लोन देतात आणि त्याच्यासाठी पण ते लिहून घेतात की तुम्ही कधीपर्यंत परत करान त्यावर पण व्याज ते लावतात .सोन्याचा पण चांगला असता सोनं वगैरे गहाण ठेवून बँकेला आपण बँकेला

ठीक आहे चालेल.